नमस्कार
हे आपले ट्युटोरियल थोडेसे स्पष्टीकरणाच्या स्वरूपात आहे
पीएचपी मध्ये प्रोग्रॅमिंग करताना होणा या कॉमन एरर्स आपण जाणून घेणार आहोत
त्यापैकी ब याचशा सेल्फ एक्सप्लॅनेटरी आहेत
मी असे म्हणेन की 50 एरर्स ह्या आपण काहीतरी चुकीचे टाईप केल्यामुळे किंवा काहीतरी टाईप करण्यास विसरल्यामुळे होतात
जसे की सेमिकोलॉन टाईप न करणे जादा ब्रॅकेट समाविष्ट करणे किंवा अशाच काही चुका प्रत्येक जण करतो
आता येथे मी काही पेजेस तयार केली आहेत
ह्यात काही एरर्स आहेत ज्या सामान्यतः आपल्याला आढळतात
ही संपूर्ण यादी नाही
परंतु आपण काही बेसिक errorsबघूया
एकेक करून तुम्हाला माहिती देण्यासाठी मी कॉन्टेक्स्ट editorतयार ठेवला आहे
प्रथम मी तुम्हाला हे एचटीएमएल पेज दाखवणार आहे
येथे एचो कमांड मध्ये एचटीएमएल कोड समाविष्ट केला आहे
हे पेज कार्यान्वित केले तर आपल्याला ही पारसे एरर मिळेल
आणि येथे हा मेसेज दिसेल
येथे लक्ष द्या एक्सपेक्टिंग आयथर आ कॉमा ओर आ सेमिकोलॉन तसेच लाईन नंबर दिला जाईल
जेव्हा पारसे एरर मिळते तेव्हा नेहमी ओळीचा क्रमांक दिला जातो
येथे ओळ क्रमांक 5 दिसत आहे
जर आपण खाली 5व्या ओळीवर आलो तर येथे लाईन 5 कोलम्न 19 एलएन5 कॉल19 अशी सर्व माहिती दिसेल
ही 5 वी ओळ आहे
आता ह्यामध्ये आपल्याला काहीही चुकीचे दिसत नाही
पीएचपी मध्ये echoकमांडचा अशा पध्दतीने अर्थ लावला जातो
सुरूवात नंतर डबल कोट्स आणि शेवट
म्हणजे येथे सुरूवात असेल आणि येथे शेवट असेल
प्रत्यक्षात आपण येथे एचटीएमएल कोड चा समावेश केला असल्यामुळे येथे मध्येच आपण डबल quotesवापरले आहेत
याचा अर्थ एचो कमांड अशी वाचली जाईल
येथे सुरूवात असेल आणि येथे शेवट असेल
याबद्दल आपण एको फंक्शन वरील ट्युटोरियलमध्ये जाणून घेतले होते
या ओळीवर एरर मिळाली कारण की पहिल्यांदा डबल कोट्स अशा ठिकाणी दिला गेला आहे जिथे तो असायला नको
तांत्रिक दृष्ट्या ही एरर phpला सापडलेली नाही म्हणून ती येथे दिसायला नको
ही एरर आपल्याला असे सांगते की येथे सेमिकोलॉन असणे आवश्यक आहे
साधारणतः याचा वापर आपण एकोच्या शेवटी करतो
म्हणजेच हा सेमिकोलॉन येथे असणे अपेक्षित आहे
परंतु येथे सेमिकोलॉन चा वापर अगदीच निरर्थक आहे
त्याऐवजी आपण सिंगल कोट चा वापर करणे आवश्यक आहे
आता जर हे आपण सेव्ह करून कार्यान्वित केले तर आपल्याला 6 व्या ओळीवरची एरर दर्शवली जाईल
आपल्याला कळेल की 6 व्या ओळीवर किंवा त्याच्या जवळपास बदल आवश्यक आहे
आपण अशाही काही एरर बघणार आहोत ज्या नक्की कुठल्या ओळीवर आहेत ते दर्शवत नाही
आणि आता हे बघा आपला एचटीएमएल कोड यशस्वीरित्या चालला आहे
याचा काही खास उपयोग नाही
परंतु आपण ते आता समजून घेतले आहे
आता पुढे semicolonया अजून एका कॉमन एररबद्दल जाणून घेऊ
आपण येथे सेमिकोलॉन ही फाईल उघडू
या येथे आपल्याला एक्सपेक्टिंग आ सेमिकोलॉन अशी पारसे एरर मिळाली आहे
आता आपल्याला semicolonची गरज कशासाठी आहे
हा कोड तर आपल्याला ठीक दिसतो आहे
आपल्याकडे ही दोन व्हेरिएबल्स आहेत ज्यांची व्हॅल्यू एलेक्स ही आहे
आपण या दोन व्हेरिएबल्सची तुलना करत आहोत
म्हणजे येथे डबल इक्वॉल्स असणे आवश्यक आहे
म्हणजे जर ही कंडिशन ट्रू असेल तर हा मेसेज एको होईल
आता आपण येथे 9 व्या ओळीवर जाऊ या
हा अत्यंत साधा कोड आहे
तो जर कठीण असता तरी आपण लाईन 9वर गेलो असतो
आता येथे बघितल्यावर 9 व्या ओळीवर काहीच चूक दिसत नाही
परंतु काहीतरी चूक नक्की आहे
phpमध्ये पेजेस एकेका ओळीने वाचली जातात
आपण बघत असलेल्या या कोड मध्ये आणि आधीच्या कोड मध्ये काहीच फरक नाही
हे compileहोऊन कार्यान्वित होईल
परंतु हे इथे खाली आहे तसेच ते वर सुध्दा आहे
त्यामुळे यानंतर सेमिकोलॉन अपेक्षित आहे
आपण हे केल्यास हा codeबरोबर होईल
आपण सेमिकोलॉन इथे घातला आहे जरी प्रत्यक्षात डोळ्यांना तो इथे बरा दिसतो
आपण येथे हे खाली आणू आणि हा कोड पुन्हा कार्यान्वित करू
बघा आपले पेज यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहे
अर्थातच हे आपण येथे नेले तरी देखील हा पूर्वीसारखाच वलिद कोड आहे
या ओळीमध्ये एरर आहे असे phpमध्ये खात्रीने सांगता येत नाही
सामान्यतः असे म्हणता येईल की पूर्वीच्या ओळींमध्ये एरर असल्यामुळे करंट लाईन कार्यान्वित करता येत नाही
ह्या ओळीत सेमिकोलॉन दिला गेलेला नसल्याने ही लाईन काम करत नाही
त्यामुळे आपल्याला दिसते की ही एरर लाईन 9मध्ये दाखवली गेली आहे
अशा प्रकारे आपण दोन बेसिक एरर्स बद्दल जाणून घेतले
जर तुम्हाला अशा प्रकारची एरर मिळाली तर ज्या ओळीवर एरर आहे केवळ तीच ओळ न तपासता त्याच्या आधीची ओळही तपासून बघा
आणि त्या तिथे दुरूस्ती करता येते का ते बघा
गरज असल्यास प्रत्येक अक्षरही तपासून बघा
तुमच्यासारखे अनेक जण जे अशा प्रकारच्या चुका करतात त्यांना मला मदत करायला नक्की आवडेल
संकोच न करता तुम्ही मला शंका विचारू शकता
परंतु त्यापूर्वी तुम्ही तुमचे काम दोन तीन वेळा तपासून पहा
पुढील भागात आपण इतर एरर्स ही जाणून घेऊ या
या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज यांनी दिला आहेसहभागाबद्दल धन्यवाद